परंतु, आपण नेमकी कशा विषयी कृतज्ञ असायला हवे? परिवर्तन आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या नवीन मार्गांबद्दल, नौकरींमधील बढतींबद्दल, वस्तूंच्या मालकीबद्दल, आपल्याला कृतज्ञ राहायला सांगते. मात्र, काईझेन आपल्याला, आरोग्यासाठी आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासासाठी, मित्र व सहकाऱ्यांसोबत,

काय शिकायला मिळाले? असे डेविड लेटरमन यांनी त्यांना विचारले. झेवन यांनी दिलेले उत्तर, हा काईझेनचा वस्तुपाठ आहे. ते म्हणाले, प्रत्येक sandwich चा, पुरेपूर आनंद घ्या. सेवाभाव आणि कृतज्ञ विषयी काही महान व्यक्तींनी काढलेले हे उद्गार वाचून, तुम्ही तुमच्या काईझेन शोधाचा प्रारंभ करा. एखादे महान सत्कार्य करण्याची मला खूप इच्छा आहे. मात्र छोटे कार्यही महान सत्कार्याप्रमाणेच पूर्ण करणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे. हेलन केलर, या क्षणी अस्तित्वात असलेली शांतता आणि आनंद उपभोगण्यासाठी, आपण सध्याच्या क्षणामध्ये आनंदी राहण्यास शिकले पाहिजे. किस नाथ हान बौद्ध झेन गुरु, यशस्वी होण्यासाठी नव्हे, तर गुणवान होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. अल्बर्ट आइनस्टाइन. माझ्या विषयी बोलताना तो खूप श्रीमंत होऊन नि~ वर्तला, असे उद्गार निघण्याऐवजी तो खूप उपयोगी आयुष्य जगला, असे उद्गार काढलेले मला आवडतील. बेंजामिन फ्रँकलीन. ओळख, एक छोटेसे पाऊल. व्यवसायिक उद्दिष्टे गाठवण्यासाठी आणि सर्वोत्तम दर्जा टिकवण्यासाठी, गेली अनेक वर्षे जापानी company कडून, काईझेन या सौम्य पद्धतीचा वापर करण्यात येतो. आताही अभिजात पद्धती, तुमची वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही, तुम्हाला मदत करू शकते. मानसशास्त्र आणि बहुतांश औषधी हि प्रामुख्याने माणसे आजारी का पडतात? किंवा योग्यरीत्या आयुष्य का जगू शकत नाही? याविषयीच्या अभ्यासाला वाहिलेले असतात. मात्र एक मानसोपचार तज्ञ म्हणून, माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, मला अपयशाच्या विरोधी गोष्टींनीच आकर्षित केले आहे. एखाद्या diet करणाऱ्या व्यक्तीने, जर दहा pound नी वजन घटवले व ते टिकवले, तर तिने ते कसे साध्य केले? हे मला जाणून घायचे असते. अनेक वर्षी, असमाधानकारक नात्यांचे दुःख पचवल्यावर, जर एखाद्याला खरे प्रेम सापडले, तर त्याने हा आनंद प्राप्त करण्यासाठी, कोणत्या पद्धतींचा वापर केला? याविषयी मला जिज्ञासा वाटते. एखादा उद्योग समूह, पन्नास वर्षांहून अधिक काळ अग्रस्थानी राहत असेल, तर त्या यशासाठी कोणते निर्णय कारणीभूत आहेत? हे समजून घेण्यात मला सारस्य असते. यामुळेचं व्यावसायिक आयुष्यात, मी नेहमीचं दोन प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहे. माणसे यशस्वी कशी होतात? यशस्वी माणसे यश कशे टिकवतात? अर्थात, यशस्वी लोकांची संख्या जेवढी, तेवढेचं यशस्वी होण्याचे मार्गही. परंतु, बत्तीस वर्षांहून अधिक काळ मानसोपचार तज्ञ म्हणून काम करताना, मला अनेक लोकांना, जवळून पाहण्याची संधी मिळाली. माझ्या अनेक clients नि स्थायी बदल घडवण्यासाठी, नेहमीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबल्याची मी पहिले आहे. त्यांनी अनेक सोप्या तत्वांचे पालन करून,

व्यतिगत व्यवस्थापन सुरु केले, आणि career मध्ये सुधारणा केली. तुम्ही जर स्थायी स्वरूपाचा बदल घडवण्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्ही पुढे वाचाल, अशी मला आशा आहे. हि पद्धत म्हणजे, एक उघड गुपित आहे. गेली काही दशके, जापानमधील उद्योग समूहांमध्ये, हि पद्धत अवलंबली जात आहे. तसेच, जगभरातील अनेक नागरिक, दैनंदिन आयुष्यामध्ये, हि पद्धत वापरत आहे. उत्कृष्टतेचे ध्येय गाठण्याचे आणि ते टिकवण्याचे हे एक नैसर्गिक आणि आकर्षक तंत्र आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकामध्येही, हि पद्धत बसवणे शक्य आहे. आणि या पुस्तकामध्ये, हि पद्धत अवलंबण्याचे काही मार्ग मी सांगितले आहे. परंतु, तत्पूर्वी,

ती UCLA वैद्यकीय केंद्रामध्ये आली होती. परंतु तिचे प्रश्न, याहून अधिक गंभीर असल्याचे, तिच्या नेहमीच्या doctor ना आणि मला दिसत होते. जुलीचा घटस्फोट झाला होता.

आणि ती कशीबशी आपली नौकरी टिकवून होती. जुलीच्या दीर्घकालीन आरोग्याविषयी doctor ना आणि मला चिंता वाटत होती. तिचे वजन, जे प्रमाणापेक्षा तब्बल तीस पौंडानी अधिक होते, आणि सततच्या तणावांमुळे तिला मधुमेह, अतिताण, हृदयरोग आणि नैराश्य या आजारांनी ग्रासण्याचा धोका होता. जुलीच्या सध्याच्या जीवनपद्धतीमध्ये बदल न झाल्यास, तिला अनेक आजारांच्या साखळीला सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट दिसत होते. जुलीला यातून बाहेर काढण्यासाठी, मानसोपचार किंवा औषधी देण्याऐवजी एक स्वस्थ व पूर्वमान्य उपाय, आम्हाला माहिती होता. तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल किंवा बातम्या पाहत असाल, तर मी कशाविषयी बोलतो आहे, याची तुम्हाला कल्पना असेल. व्यायाम, नियमित शारीरिक हालचालींमुळे, जुलीच्या आरोग्याचे बहुतेक प्रश्न सुटणार होते. व्यायामामुळे दररोजची धावपळ, करण्यासाठी तिची क्षमता वाढणार होती. तसेच, तिचे मानसिक आरोग्यही सुधारणार होते. एकेकाळी, मी मोठ्या उत्साहाने मोफत आणि परिणामकारक उपाय म्हणून व्यायाम करण्याचा सल्ला दिला असता. सकाळी फिरायला जा. सायकल चालव, aerobics शिक, असे मी म्हणालो असतो. तुझ्या जेवणाच्या सुट्टीमध्ये व्यायाम कर. किंवा व्यायामासाठी तासभर लवकर उठ. परंतु कोणत्याही परिस्थितीत, तुझ्या आरोग्यासाठी, आठवड्यातील किमान पाच दिवस व्यायाम चुकवू नको, असे मी सांगितले असते.

hello हा काय करतीय?

काय हे काय दाखवता त्या news ला?

अच्छा कोणचा बाबा आहे हा? ओ हे महाराष्ट्रला नाही, हे हनुमानजी के भक्त असं सांगता ते. अच्छा हा मी पण बघत होतो मगाशी ते काहीतरी दाखवत होते ABPnews ला कि ते काहीतरी आता हे अं त्या बाबा ला दाखवत तो दाखवत तो सांगत होता. ह याच हे त्याच ते त्याच मगच पुढच त्याचा मनात काय हे तो कुठल्या कामासाठी आला असलं काहीतरी news दाखवत होते बाबा. काय दाखवलं माहिती का आता काय दाखवलं कि एक पोलीस जातो त्याचा कड आणि ते विचारतात कि त्याचं divors case चालू हे.

आणि सांगितलं कि हे ना तू जी वरती नोकरीवरन तुला काढून टाकायचा प्रयत्न करता ते आता तुला झुकवायचा प्रयत्न करता ते आणि नंतर मग ते तुला सोडून टाकल आरमामध्ये

जो व्यक्ती समोर यील त्याचा फोन नंबर नाव ही सगळी माहिती तुम्ही सांगितली तर आम्ही तुम्हला खरच मानु कि तुमच्या कडे काहीतरी शक्ती हे किंवा असं नाही का? तुमच्या कडे एवढे लाखोने लोक येतात करतात त आता यांनी पार सगळा इतिहास काढलाय सगळी आता एक एकअसे छोटे छोटे shorts मध्ये ते लो दाखवता ते कि काय काय आता पर्यत बाबा नी भविष्यवाणी केली आणि काय काय सांगितलं. अच्छा या लोकांना दुसरं काही काम दिसत नाही बाबा खरं त घरातील किती पैसे चोरीला गेले मग ते कुठल्या कोपर्यात हे मग ते कोणी घेतले म ते कुठ कधी सापळलं तुम्हाला म फक्त माझ नाव घेवू नका असं पण सांगता त्याच बाबा.

नाही ती वाली नाही बघितली मी बातमी हम्म आता ते शिवसेनेचं आहे ना ते बातमी दाखवत होते बाबा सकाळ पसून तेच चालू आहे सारख ते बाबो कि ते खटला चालु आहे ना court मध्ये त्यांच कि धनुष्यबान कोणाच पक्ष कोणाचा हे असल news सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तेच चालू हे ते दाखवत होते. मी नाय बघितलं काय news हे ती अर आता यांनी काय केल चाळीस पन्नास लोक बाहेर निघाले तर हे काय मानता ते शिवसेना आमची आता तो उद्धव ठाकरे काय म्हणतोय शिवसेना माझी म त्याचं court case चालू होती त आज त्यांचा निकाल होता. पण आज काय निकाल लागला नाही आता सोमवारी निकाल लागल त्याच्या वर ठरल ते त्याचं चिन्ह जे आहे ना धनुष्यबान ते काय ठेवायचं ते उद्धव ठाकरे ला द्यायचं का एकनाथ शिंदे ला द्यायचं अह त्या गोठवून टाकून दोघांना पण दोन नवीन नवीन अं चिन्ह द्यायची असं त्याचं मारामारी चालु हे तर सकाळ पासून तेच TV वर तेच news त्याच त्याच त्या दाखवतात ते झाल नाय झाल कि म आहेच आता cricket आता थोड्या दिवसांनी त IPL चालू होईल म तेच सगळ चालू राहील TV वर news त्या म्हणून त्या news ला काय राहिलेलं च नाही आता मी बघते news पण काय बघितलं माहिती हे का मी आप आप कि अदालत नाही का चालत हम्म त्याच आप कि अदालत रजत शर्मा के साथ news वर ते त्याचा नंतर news वर ते NDTV वर येत आधी हकीकत आधा फसाना त्याचा मध्ये आपल्या देशातले म्हणजे परियो का देश ह आणि श्री कृष्ण चे असं काही पण अधभूत ज्या गोष्टी असतात ना तर ते news वाले तिथे जातात आणि त्याच पूर्ण छानबीन करतात पूर्ण त्या

बातम्यावाले म त्या गावकर्यांना विचारतात इतिहास काय हे तिथलं खरच आहे का म त्यांचा कडे वेगळे वेगळे ते यंत्र असतात त्याचा मूळ नकारात्मक शक्ती आणि

अर्ध्या गोष्टी लोकांनी अंधश्रद्धा मध्ये हे केलेल्या आहेत पण हे खरच हे असं सगळ दे त्या त्यात एक चांगल धाकावतात त्याचे जे असतात न भाग ते चागले असतात मी तर भागते बाबा ते news वर हम्म ते तर आहेच ते तर दाखवतातच पण आता ते परवा च काय बाबा Crikcet आसल तर मग काय दिवस भर ते crikcet चालू असत आता परवा काय ते शुभमन गिल ने दोनशे run मारले. दिवस भर काय तेच दोनशे run दाखवत होते किती मारले काय मारले कि पूर्ण match दाखवत होते. नाही पण पण ती match चागलीच झाली होती मस्तच झाली होती. हा मी पण बघितली पण आता काये आजकाल पन्नास over ची match बघायचं खूप बोर होत त्या पेक्षा मग काय होत शेवट शेवटी दहा वीस दहा वीस over बघायचे मी त्याची पूर्ण batting नाही बघितली पण मी शेवटचे दोन over बघितले जेव्हा त्याचे दोनशे व्यायचे होते तेव्हा ते बघत होत चंगल होत तसं मी पूर्ण match बघितली पण ह्या लोकांनी पण चांगले खेळले हम्म अं New Zealand वाले त्यांनी तर किती मारले मला तर असं वाटलं कि हे लोक म्हणजे नाही का all out होतील दीडशे दोनशे मध्ये all out होतील का run त्यांचे काहीतरी एकशे एकतीस का एकशे बत्तीस वर हा out होते आणि म्हटल आता काय चार outballer च राहिले तर त्याचा नंतर ते होतील ते out पटापटा हे लोक out करून संपवतील match आणि मी गेलो होते बाहेर मग नाही का बा येवून बघतो तर match तर काय संपली नाई पण एकदम जवळ नेवून ठेवली पार शेवट च्या over ला जावून ती match जिंकली

हम्म ते तर आहेच याचे दोनशे run पेक्षा त्याचे एकशे चाळीस run त्याच जास्त चालाल होत बातम्या मध्ये क त्यांनी एकशे चाळीस run केले आन ते बरोबर पण हे म्हणजे सातव्या नंबर ला येवून एकशे चाळीस run करण म्हणजे काय हे नाई त्यानी जवळ पास match त्यांनी जिंकवली च होती पण त्याच नशीब खराब ते match जिंकली नाई कसलं चालु होत मी बघितलं news वगेरे नंतर पण अ ते match बघितल्या नंतर परत त्या cricket चीच news कोण बघत बसणार पूर्ण match बघितल्या नंतर हम्म ते पण आहे मना ते पण बरोबर च हे अजून ते बाकी काय आता मग अजून ते एक बाबा ते corona ची एक news सारख चालू असते. corona, corona, corona लोकांना तर अर्धा च्या वर त्या बातम्यांनी च घाबरवून टाकलं नाही पण खर हे corona वाढलाय परत देशामध्ये सापडायला लागलेत आणि कळलच पाहिजे न लोकांना नाही तर लोक कसे काही काळजी घेत नाहीत आता त काय mask त काढूनच टाकले तरीपण आता हे वातावरण असं थंडीच याच्या मध्ये लोकांना काही त्रास होऊ शकतो अन जर का ते लोक म्हणता ते वाढला आहे आता मध्यतरी दाखवत होते चीन आणि तिकड तर किती लोक मारतात हे किती lockdown ची तास झालेली परिस्तित अं पुण्यामध्ये पण हे airport ला एक जन सापडला दोन जन सापडले होते ते पण दाखवत होते news ला हम्म ते बघितलं मी बातम्या दाखवत पण कसं हे त्या बातम्यांमध्ये काही बातम्या मधे काही खऱ्या असतात काही उगाच घाबरवण्यासाठी करतात.

असला प्रकार हे यांचा म त्यापेक्षा आपणच आपला जरा नीट रायालेल बरं हे.

हां ते बघितल त्यांच काहीतरी चालल होतं मला तर काही कळलंच नाही बाबा ते काय त्यांचं कशासाठी ते लोक एवढ आंदोलन करत होते काय करत होते काय काळलच नाही मला तुला तू बघितलं तुला कळल का? ओ म्हणजे ते court नी काय ते court मध्ये प्रकरण होते अन तेरा लोक बाहेर देशातून आले तेरा का तीस लोक मला नाही आठवत.

तर आणि court नी पण निर्णय दिलेल असताना म तुम्ही आम्हाला कस काय तुम्ही घेऊ देत नाई दर्शन वगेरे म त्यामुळे ते लोकांनी चिडून तिथ आंदोलन केल. ते किती जवळ जवळ मी नाही मनल सात ते आठ वेळा बघितलं असा हम्म तेच ना बाकी काय बाकीच्या गोष्टी राहिल्या बाजूला महागाई, बेरोजगारी हे channel वाले पण असलं काहीतरी बातम्या दाखवत राहतात ज्या दाखवायला पाहिजे त्या दाखवत नाही.

आता ते बघितलं का राखी सावंतची news कोणती? राखी सावंतने कुठल्या तरी model चा videoleak केला. मग तिला पोलिसांनी पकळून नेल म अटक केली तिला त्याच्या वर किती तरी एक दीड तास तरी चालल होत त्याच

मुंबई मधन तिला अटक केली राखी सावंतला आणि मग ते काय काय बाबा दाखवत मी नाई बघितलं एवढ पूर्ण आपल्या वेळेस होतं तेच बरं होतं एकदा रात्री नऊ वाजतां बातम्या यायच्या सात वाजता यायच्या अ सकाळी बातम्या यायच्या हे काय दिवस भर चोवीस तास news channel चालूच असतं. हे बातमी ती बातमी ती बातमी ती बातमी एक संपली कि नाही दुसरी संपली कि नाई तिसरी काय नाय मिळाल कि मध्ये काही ना काय काही ना काय फालतू बातम्या दाखवत च राहतात. सात वाजता यायची नऊ वाजता कुठल्या बातम्या यायच्या नऊ वाजता रात्री यायच्या ना रात्री नऊ वाजता नऊ ते साडे नऊ आमाला तर सातशे बातम्या आठवतात सातशे बातम्या यायच्या म त्याचा नंतर म ती लांब केसवाली बाई असायची नीलम अह निवेदन करायला तेवढ आठवत सातशे बातम्या नाऊ वाजता कुठ बातम्या लागाच्या परत सात वाजता जे बातम्या असायच्या ना त्या मराठीत असायच्या नऊ वाजता ज्या लागायच्या च्या त्या हिंदीतल्या असल्याच्या national channel च्या अन सात वाजता असायच्या त्या सह्याद्री च्या असायच्या काय माहीत तेव्हा नहोता news मध्ये एवढा interest आता चाललं हे बागाय ते दिसत एवढ म्हणजे करमणूक करता ना न्यू बातम्या राहिल्या बाजूला त्याचा करमणूकी चे प्रकारच जास्त असतात ते NDTVchannel हे news चा office ला जायच्या आधी लावतो आम्ही लो एकच वाक्य बोलतो तो माणूस anchor आणि जवळ जवळ तीन minute ची बातम अं Ad लागती जाहिरात

आणि परत येतो एकच वाक्य बोलनार परत तीन minute ची जाहिरात म्हणजे एवढ बापरे मी त्या दिवशी मी आणि ज्योती होतो म्हटलं हेग हा एकच वाक्य बोलला परत Ad लागली. हो ना हम्म तेच ते त्याचमूळ च त ते तसं आहे काहीही news दाखवायच्या काहीही बातम्या दाखवायच्या आपलं आणि ते लोक पण बघत राहतात. काहीना काहीं काहीना काही काही चांगल्या बातम्या दाखवल्या तर ठीक हे समजू शकतो आता खेळ बिळ म्हणल तर ठीक हे तेवढ्या पुरत तेवढ दाखवल ते पण खेळाच पण तेवढ्या पुरत तेवढ दाखवायला पाहिजे त्याला पण चोवीस तास तुम्ही घेवून फिरत बसनार. त्याला काय एवढ काय अर्थ नाई ना म बाकीचे तुम्ही cricket सोडलं त बाकी कुठल्या खेळाच तुम्ही तेवढ दाखवत नाही बाकीच्यांचं दोन दोन पाच पाच minute दाखवता आणि गायब होतात. cricket च दिवस भर रात्रभर यानी असं केल त्यानी तसं केल याच असं झाल याच तसं झाल काय गरज हे का? G Twenty ची काही news दाखवली का पुण्यामध्ये एवढ सगळं केल पण G Twenty ची news दिसली का मी तर नाई बघितली बाबा हम्म नाई G Twenty च TV ला तर काय दाखवलं नाई पण facebook ला वगेरे twitter ला चालु होत ते दाखवत होते पुण्यामध्ये कि ते केल त्यांनी decorations केले सजावट केली G Twenty साठी तसली बातमी नाई दाखवली नाई ते फालतू बातमी पण मस्त केल होत पुण्यामध्य एकदम असं वाटत होतं जसं काय आपण परदेशातच आलो हे हम्म पण रात्रीस बघण्यासारखं हे म्हणजे lighting एवढी एरोध्यामध्ये तर केवढ केल बापरे एवढ मस्त होत एरोध्यातल पुण्यात भरपूर ठिकाणी केलय चौका चौकामध्ये पण एरोध्यातल जास्त मस्त हे. हम्म येरवड्यात केल होतं सेनापती बापट road ला केल अजून बर्याच ठिकाणी त्यांनी sun hospital च्या इथ पण त्यांनी बरच करून ठेवलं कारण तो च त्यांचा मार्ग होता न इथून निघाले airport वरून airport वर त काय केल बघायला पाहिजे होत पण airport जायचं वेळ नाई मिळाला airport निघाले मग airport वरून एरोडा एरोडा वरून मग ते एरोडा bridge एरोड bridge वरून मग ते निघाले सरळ वाडिया college वाडिया college वरून Ruby hall मग RTO मग संचेती hospital संचेती hospital वरुन simla officesimla office वरून संचे सेनापती बापट road university road वरून सेनापती बापट road ला जावून म तीथे गेल्या नंतर ते होत त्या दिवशी बातम्या ला दाखवत होते एवढ सगळ पण जास्त नाही दाखवला दोन minute दाखवल बातम्याला तेवढ तु कधी गेला होता बघायला मी तर गेले तेव्हा तेव्हा तर ते एवढ म्हणजे ते जे पुलावर ligth मारली ना G twenty वगेरे अक्षत वगेरे ते नहोते केलेले ते नंतर केल मला वाटत आणि मी मला वाटत रविवारी गेली रविवारी बघितलं रविवारी काय तरी हा रविवारी बघितलं मी मला नाही आठवत कधी गेलो होतो पण मी गेलो होतो तेव्हा मी गेला तेव्हा पण G twenty च नहोत तिथ पण ठीक हे मी आता मध्यंतरी मी सोमवारी का मंगळवारी तिकडे गेलो होतो सेनापती बापट road ला त ते म पाहिलं मी कि बाबा भरपूर भरपुर म्हणजे भरपूर त्यांनी सजावट रोशनाई करून ठेवली होती. तुमच्या इथन पण विमानतळ जवळ हे ना तुम्हाला तर काय म्हणजे काय एवढ लांब नाही हे ना. हो पण मला जायलाच भेटल नाही time च नाई मिळाला जायचं होत मला मला वाटत असलं आता बघू उद्या वगेरे मी चक्कर मारून बघल कि हाय का अजून? अं सव्वीस जानेवारी पर्यंत ते ठेवतील कारण आता सव्वीस जानेवारी

हा ना तेच news news news सगळ तेच दुसर कुठलही लावा ते serial बघण्यापेक्षा एक news लावलेलं परवडत त्या serial च कसं हे ना एकदा तिथून ती तुटली ना link मग काय नाय तर एकादी serial बघाची सवय लागली कि मग एक दिवस नाई बगितली तर त्याच्यापेक्षा ते news channel लावून बसलं तर चार माहित्या तरी कळतात.

त्याच्या मध्ये पण आजकाल म्हणजे फालतू बातम्या जास्त दखवायला लागले पण ठीक हे दाखवतात ते बऱ्या पैकी तरी हिंदी पेक्षा तरी चांगल्या बातम्या ते लोक मराठी वाले दाखवतात. ते seria च जे असत ना camera च्या camera मध्ये नाई म्हणजे shooting च्या व्यतिरिक्त नाई का आस बहु और ते तर बेटीया दुपार च ते चांगल राहत सगळ्या serial मधलं ते दाखवत राहतात set कसा हे कोण काय करतंय कोणाची काय मजा चालली हे ते ते एक time pass बरा वाटतो. news वरच दाखवतात ते प Celebrity लोकांच बातम्या तर दाखवतात च काय ते आहे आता काय त्यांचा कडे बातम्या नसलं तेवढ्या time मध्ये काय दाखवायला तर मग ते दाखवतात जेव्हा यांच्या कडे एखादी मोठी बातमी असलं. म दिवस भर तेच दाखवणार म काय सास बहु साजिश नाई काय नाई अश्या काय वेगळ्या वेगळ्या बातम्या एकच बातमी समजा मोठी बातमी असलं लय काय तर म दिवसभर त्याला चगळत बसायचं.

सध्या बाबा चा विषय गरम भेटलाय यांना जे त्या आपलं तेच दाखवता ते जुने जुने video काढून काढून youtube वर चे video काढून काढून ते सगळ दाखवता त्या आता त्या तेच चाललेल.

त्यात एखाद कोण अं picture वाला कुठल्या त्याचा वर case चालू झाली म तो court तात जाण्यापासून jail पर्यंत जाई पर्यंत त्याचा माग माग माग माग फिरून त्याची बातमी

ते तर करतातच त्याचं काम च काय दुसरं लोकांना त्या बातम्या पोहचवण्या पेक्षा करमणूक व्हायला पाहिजे. हा ना तेच हे आजकाल जाऊ दे आपण बातम्या बातम्या म्हणता म्हणता लय बातम्यान बद्दल बोललोय आता मी जाते जेवते मला लय भूक लागली.

त्यानंतर तुम्ही त्याला किती तारखेला काम दिले आणि ते कधी पूर्ण करून घ्यायचे आहे याची नोंद डायरीत करा delegation किंवा काम सोपवणे इतके सोपे आहे सोपावलेल्या कामाच्या प्रगतीवर देखरेख करणे चांगली गोष्ट आहे पण त्यात तुमचा वेळ वाया जातो आणि समोरच्या माणसाला आपल्यावर विश्वास नाही या भावनेने वाईट वाटते याकडे लक्ष असू द्या काम सोपवण्याचा कलेत तरबेज होण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे कोणत्या गोष्टी इतरांवर सोपवता येतील आणि त्यात कोणावर सोपवता येतील ते माहिती करून घ्या फक्त कोणतीही गुप्त किंवा अत्यंत महत्त्वाचे काम दुसऱ्यावर न सोपवता स्वतः करा वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सहावा सिद्धांत पॅरेटो चा twenty eighty चा नियम जाणून घ्या. पॅरेटो चा twenty eighty चा नियम वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण तो जाणून घेतल्यावर तुम्ही वेळेचा आणखी चांगला उपयोग करू शकाल. चे असे म्हणणे आहे की तुमच्या कामाचा twenty percent अग्रक्रम तुम्हाला eighty percent परिणाम देऊ शकेल. फक्त तुम्ही twenty percent अग्रक्रमात तुमचा वेळ उर्जा पैसे आणि कर्मचारी याचा समावेश करा. म्हणजेच आपला eighty percent वेळ केवळ twenty percent परिणाम साधण्यात वाया जातो. जर आपल्याला आपल्या वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर आपण त्या twenty percent सार्थकी लावणाऱ्या वेळेचा शोध घेतला पाहिजे. तर तो वेळ वाया जाण्यापासून शक्य तितका वाचायला हवा. एवढेच नाही तर जो eighty percent वेळ घालवून आपण फक्त twenty percent परिणाम मिळवतो त्या वेळाचाही शोध घेतला पाहिजे यामुळे आपण सार्थकी लागणाऱ्या वेळाचे प्रमाण वाढवू शकतो आणि निरर्थक जाणारा वेळ कमी करू शकतो. कामाची योजना करताना जर तुम्ही पॅरोटेच्या twenty eighty या नियमाचे पालन केले तर तुमचे यश कल्पनातील वृद्धिंगत होईल याच्या कारण तुम्ही कोणत्या वेळाचे तुमच्या आयुष्यात किती योगदान आहे हे सत्य उमजून ती योजना आखाल. म्हणून वेळेचे सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सहावा सिद्धांत आहे पॅरेटोचा twenty eighty चा नियम जाणून घेणे. पॅरेटोचा आपल्याला अप्रत्यक्षरित्या perfection किंवा परिपूर्णतेचा आपला जो हट्ट असतो त्याबाबत सावध करतो. हा नियम असे सांगतो की आपण eighty percent काम twenty percent वेळातच पूर्ण करत असतो. उरलेलले twenty percent काम करण्यात eighty percent वेळ वाया घालवत असतो. हा वेळ वाया अशासाठी जातो कारण आपल्याला ते आदर्श रित्या करायचे असते. कितीतरी वेळा perfection चा आग्रह वेळाचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अपयश येते. जर तुम्हाला असे वाटत असेल की एवढी मेहनत करून देखील यश पदरात पडत नाही तर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत वापरून बघा त्यामुळे आपण कोणत्या कामावर किती कष्ट घेत आहोत हे तुम्हाला कळेल असे पहा जीवनात तुम्ही किती मेहनत करता ते महत्वाचे नसून ती मेहनत किती हुशारीने आणि चातुर्याने करता ते महत्वाचे असते. यश मिळवण्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की तुम्ही तुमच्या लक्ष प्राप्ती साठी किती वेळ घालवत आहात आणि छोट्या छोट्या कामात किती वेळ घालवत आहात. बऱ्याच वेळा असे होते की आपण आपला वेळ छोट्या छोट्या कामत घालवत असतो आपल्याला असे वाटत असते कि आधी सोपी आणि छोटी कामे आटपून घ्यावी मग शांतपणे महत्त्वाच्या मोठ्या कामाकडे वळावे. मात्र नंतर आपल्यालाही त्रास्दायक जाणीव होते. कि मोठ्या आणि महात्चाच्या कामांना आपल्याकडे आता वेळच उरला नाही. जर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत लक्षात ठेवला तर असे कधीच होणार नाही. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सातवा सिद्धांत. पार्किन्सनच्या नियमाचा लाभ घ्या. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगासाठी पार्किन्सनचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पार्किन्सनचा नियम आहे कामासाठी जेवढा वेळ असतो तेवढे ते काम पसरते. याचाच अर्थ असाही होतो की

लक्ष्य जेवढे मोठे असेल तेवढीच प्राप्तीही मोठी असेल. एक दिवसीय क्रिकेट मॅचचे उदाहरण घ्या जेव्हा दुसरी टीम पहिल्या टीमने केलेल्या धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मागे असते तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी मात्र

महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुसरी team तेवढ्याचा वेळात आपले लक्ष्य पूर्ण करते मग ते लक्ष्य छोटे असो किंवा मोठे. हेच तुमच्या माझ्या बाबतीतही खरे आहे. जी व्यक्ती मोठे लक्ष्य डोळयासमोर ठेवते ती व्यक्ती आपल्या मर्यादित वेळचा सर्वश्रेष्ठ उपयोग करण्यात यशस्वी होते. याउलट छोटे लक्ष्य असणारी व्यक्ती मर्यादित वेळचा मर्यादित स्वरूपातच उपयोग करू शकते. याचे आणखी एक उदाहरण बघूया. जेव्हा आपल्याला पर्यटनाला किंवा सुट्टीवर जायचे असते तेव्हा त्याआधी काही दिवस आपण घराची किंवा office ची कामे पूर्ण करण्याचा धडाकाच लावतो. नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट कामे आपण उरकतो. आपण फटाफट कामे उरकतो. आणि थोड्या वेळात खूप कामे करतो. कारण आपल्याला ठरलेल्या वेळात कामे संपवून सुट्टीचा आनंद अनुभवायला जायचे असते. त्यावेळी आपल्याकडे वेळ कमी आणि कामे जास्त असतात. तरीही आपण ती पार पाडतो. कारण आपल्यापुढे लक्ष्य स्पष्ट असते त्यामुळे आपण ते पूर्ण करू शकतो आणि ही कार्यपूर्ती पार्किसनच्या नियमामुळे शक्य होते. आपले आवडते काम पटापट होते. याउलट जेव्हा एखाद्या कामात आपल्याला रस नसतो

Television चा जसा prime time असतो तसाच आपल्याही वेळेचा prime time असतो. आपल्या रोजच्या दिनक्रमातले चोवीस तास एकसारखे नसतात. दिवसाच्या एखाद्या खास वेळे ला आपली उर्जा विचारशक्ती उत्साह आणि कार्यक्षमता इतर वेळेच्या तुलनेत अधिक असते. कामाच्या स्वरुपाशी वेळेच्या आकुंचन प्रसारणाचा संबंध बहुतेक लोकांसाठी सकाळचा वेळ prime time असतो. त्या वेळात ते मोठी मोठी कामे चुटकीसरशी करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा prime time वेगळा असतो हे लक्षात ठेवा. काही लोकांसाठी रात्रीचा वेळ तर काही लोकांसाठी दुपारचा वेळ prime असू शकतो. तुमचा prime time सकाळचा असेल किंवा दुपारचा महत्वाचे हे की तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुमचा prime time कोणता आहे ते ओळखणे यासाठी आवश्यक आहे की त्यानुसार तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करू शकाल तुमची सर्वात महत्वाची आणि रचनात्मक कामे तुम्ही या वेळात चांगल्या प्रकारे आणि जलद गतीने करू शकाल. आपल्या prime time मध्ये छोटी-मोठी कामे करण्यात वेळ वाया घालवू नका.

तल्लख असाल तर याचा अर्थ सकाळचा वेळ तुमचा prime time आहे. एका अर्थी तुम्ही भाग्यवान आहात कारण दुपारी तुम्ही एक डुलकी काढली तर तुम्हाला दिवसात तुम्हाला दोन सकाळ मिळतील. दुपारच्या डुलकीनंतर तुम्हाला परत उत्साही ताजेतवाने वाटेल जणू काही परत सकाळच झाली आहे. बऱ्याच वेळेला वेळेच्या मात्रेत आणि गुणवत्तेत काहीही थेट संबंध नसतो हे लक्षात घेतले जात नाही. कितीतरी वेळा एका तासातच इतके कामे होते की ते दिवसभरातही होत नाही. त्यामुळे वेळेच्या मात्रेपेक्षा त्याची गुणवत्ता आणि घनता अधिक महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. कामाचे खूप तास महत्वाचे नाहीत. त्या वेळात किती ठोस काम होत आहे ते महत्वाचे आहे. यालाच english मध्ये quality time असे म्हणतात. लक्षात ठेवा दिवसाचे आठ तास काम करण्याचे लक्ष्य असलेली व्यक्ती जास्त यशस्वी होत नाही